हा एक हॉस्पिटल आहे आणि समोर एक अ --

ही सिमेंटची भाती आहे भातीच्या पाठीमाग तिच्या वरती एक छोटस --

इथे एक मोठी बस थाबलेली आहे लकझरी थाबलेली आहे आणि लकझरी च्या बाजुला टमटम थाबलेल आहे.

बारके बारके लेकरु आहेत एक लेकरु काय प्रोजेक्ट करत आहे.